कस्टमायझिंग क्टच वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही शिकाल एक लेक्चर बनविणे क्टच कस्टमाइज़ करणे आपले स्वत चे कीबोर्ड तयार करणे
येथे आपण उबुंटू लिनक्स 1110
वर क्टच 171 वापरत आहोत
चला क्टच उघडू
पहा लेव्हल 3 दर्शवित आहे
कारण क्टच बंद करताना आपण लेव्हल 3 मध्ये होतो
आता एक नवीन व्याख्यान तयार करण्यासाठी शिकायला हवे
येथे आपण टीचर्स लाईन मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात अशा नवीन अक्षरांचा संच तयार करू मुख्य मेनु वरुन फाइल निवडा आणि एडिट लेक्चर वर क्लिक करा
ओपन लेक्चर फाइल डाइलॉग बॉक्स दिसेल
आता क्रिएट न्यू लेक्चर पर्याय निवडा आणि ओक वर क्लिक करा
क्टच लेक्चर एडिटर डाइलॉग बॉक्स दिसेल
तितले फील्ड मध्ये आ डिफॉल्ट लेक्चर नाव निवडून डिलीट करा आणि माय न्यू ट्रेनिंग लेक्चर टाइप करा
लेव्हल एडिटर लेक्चर लेवेल दर्शविते
लेव्हल एडिटर बॉक्स च्या आत क्लिक करा
आता दाता ओएफ लेव्हल 1 च्या खाली न्यू कॅरेक्टर्स इन थिस लेव्हल फील्ड मध्ये एम्परसँड स्टार आणि डॉलर
चे चिन्ह टाइप करा
आपण फक्त एकदा त्यांना प्रविष्ट करू
पहा लेव्हल एडिटर बॉक्स च्या पहिल्या लाइन मध्ये ही अक्षरे दर्शित झाली आहे
लेव्हल दाता फील्ड मध्ये प्रदर्शित टेक्स्ट निवडून डिलीट करा
एम्परसँड स्टार आणि डॉलर चे चिन्ह पाच वेळा प्रविष्ट करा
आता लेव्हल एडिटर बॉक्स च्या खाली अधिकच्या चिन्हावर क्लिक करा
काय झाले
लेव्हल एडिटर बॉक्स मध्ये मूळाक्षरे समाविष्ट असलेली एक दुसरी लाइन दिसते
लेव्हल एडिटर बॉक्स मधील दुसरी लाइन निवडू
दाता ओएफ लेव्हल फील्ड आता 2 दर्शवित आहे
आपल्या टाइपिंग लेसन मधील हा दुसरा लेवेल असेल
न्यू कॅरेक्टर्स इन थिस लेव्हल फील्ड मध्ये एफजे प्रविष्ट करा
लेव्हल दाता फील्ड मध्ये एफजे पाच वेळा प्रविष्ट करा
आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या टाइपिंग लेसन मध्ये अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या टाइपिंग लेसन मध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता
सावे आयकॉन वर क्लिक करा
सावे ट्रेनिंग लेक्चर - क्टच डायलॉग बॉक्स दिसेल
नामे फील्ड मध्ये न्यू ट्रेनिंग लेक्चर प्रविष्ट करा
आता फाइल साठी एक फॉरमॅट निवडा
फिल्टर ड्रॉप डाउन यादी मध्ये ट्रायंगल वर क्लिक करा
फाइल च्या फॉरमॅट साठी क्टच लेक्चर फाइल्स कंसात starktouchएक्सएमएल निवडा
येथे फाइल सेव करण्यासाठी डेस्कटॉप वर ब्राउज़ करा
सावे वर क्लिक करा
क्टच लेक्चर एडिटर डायलॉग बॉक्स आता न्यू ट्रेनिंग लेक्चर नाव दर्शवित आहे
आम्ही दोन लेवेल सह एक नवीन ट्रेनिंग लेक्चर तयार केले आहे
क्टच लेक्चर एडिटर डायलॉग बॉक्स बंद करू
आता आपण तयार केलेले लेक्चर उघडुयात
मुख्य मेनु वरुन फाइल निवडा नंतर ओपन लेक्चर वर क्लिक करा
सिलेक्ट ट्रेनिंग लेक्चर फाइल डायलॉग बॉक्स दिसेल
डेस्कटॉप वर ब्राउज़ करा आणि न्यू ट्रेनिंग lecturektouchएक्सएमएल
निवडा
लक्ष द्या टीचर्स लाइन मध्ये आणि चे चिन्ह दिसत आहे
चला टाइपिंग सुरू करू
आपण आपले स्वतः चे लेक्चर तयार केले आहे आणि त्यास टाइपिंग लेसन म्हणून वापरले आहे
परत क्टच टायपिंग लेसन वर जाण्यासाठी फाइल निवडा ओपन लेक्चर वर क्लिक करा
खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा
root usr share kde4 apps क्टच आणि englishktouchएक्सएमएल निवडा
आपण क्टच ला आपल्या प्रधान्या नुसार कस्टमाइज़ करू शकतो
उदाहरणार्थ जेव्हा आपण टीचर्स लाइन मध्ये प्रदर्शित नसलेले अक्षर टाइप करतो तेव्हा स्टूडेंट लाइन लाल होते
तुम्ही विविध दर्शविण्यासाठी रंग कस्टमाइज़ करू शकता
आता कलर सेट्टिंग्स बदलू
मुख्य मेनु वरुन सेटिंग्ज निवडा आणि कॉन्फिगर - क्टच वर क्लिक करा
कॉन्फिगर - क्टच डायलॉग बॉक्स दिसेल
कॉन्फिगर - क्टच डायलॉग बॉक्स मध्ये कलर सेटिंग्ज वर क्लिक करा
कलर सेटिंग्ज चे विवरण दिसेल
उसे कस्टम कलर फोर टायपिंग लाईन बॉक्स तपासा
टीचर्स लाइन फील्ड मध्ये टेक्स्ट फील्ड च्या पुढील कलर बॉक्स वर क्लिक करा
select कलर डायलॉग बॉक्स दिसतो
select कलर डायलॉग बॉक्स मध्ये ग्रीन वर क्लिक करा
ओक वर क्लिक करा
कॉन्फिगर - क्टच डायलॉग बॉक्स दिसेल
एप्ली वर क्लिक करा
ओक वर क्लिक करा
टीचर्स लाइन मधील अक्षरे बदलून हिरवे झाले आहेत
आपण आता आपला स्वतःच्या कीबोर्ड तयार करू
नवीन कीबोर्ड तयार करण्यासाठी आपल्यास अस्तित्वात असलेला कीबोर्ड चा वापर करायला हवा
त्या मध्ये बदल करून त्यास वेगळ्या नावाने सेव करा
मुख्य मेनु वरुन फाइल निवडा आणि एडिट कीबोर्ड लेआउट वर क्लिक करा
ओपन कीबोर्ड फाइल डायलॉग बॉक्स दिसेल
ओपन कीबोर्ड फाइल डायलॉग बॉक्स मध्ये ओपन आ डिफॉल्ट कीबोर्ड निवडा
आता या फाइल च्या पुढील बटना वर क्लिक करा
कीबोर्ड ची सूची प्रदर्शित आहे
enkeyboardxmlनिवडा
ओक वर क्लिक करा
क्टच कीबोर्ड एडिटर डायलॉग बॉक्स दिसेल
कीबोर्ड टाइटल फील्ड मध्ये ट्रेनिंग कीबोर्ड प्रविष्ट करा
आपल्याला कीबोर्डसाठी भाषा निवडणे आवश्यक आहे
लँग्वेज इद ड्रॉप डाउन सूची मधून ईएन निवडा
अस्तित्वात असलेल्या कीबोर्ड मधील फॉण्ट बदलू
सेट कीबोर्ड फॉन्ट वर क्लिक करा
सिलेक्ट फॉन्ट - क्टच डायलॉग बॉक्स विंडो दिसेल
सिलेक्ट फॉन्ट क्टच डायलॉग बॉक्स मध्ये फॉन्ट म्हणून उबंटू निवडू फॉन्ट स्टाईल म्हणून इटालिक आणि साइझ साठी 11 निवडू
आता ओक वर क्लिक करा
कीबोर्ड सेव करण्यासाठी सावे कीबोर्ड एएस वर क्लिक करा
सावे कीबोर्ड - क्टच डायलॉग बॉक्स दिसेल
खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा
root usr share kde4 apps क्टच आणि englishktouchएक्सएमएल निवडा
नामे फील्ड मध्ये practicekeyboardएक्सएमएल प्रविष्ट करा आणि सावे वर क्लिक करा
। फाइल keyboardxmlया फॉरमॅट मध्ये सेव झाली आहे
क्लोज वर क्लिक करा
तुम्ही नवीन कीबोर्ड ताबडतोब वापरु शकता का
तुम्हाला त्यास मेल आयडी वर मेल करावा लागेल
मग त्यास पुढील आवृत्तीत समाविष्ट केले जाईल
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रशिक्षणा साठी एक लेक्चर बनविणे आणि कलर सेटिंग्ज बदलणे शिकलो
आपण अस्तित्त्वात असलेला कीबोर्ड लेआउट उघडून त्यात बदल करणे आणि तसेच स्वतः चा कीबोर्ड बनविणे ही शिकलो
येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे
आपल्या स्वतः चा की बोर्ड तयार करा
कीबोर्ड मधील रंगा मध्ये आणि फॉण्ट लेवेल मध्ये बदल करा
आणि परिणाम तपासा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद